हा हॅलो गायत्री, कशी आहेस?

मी मस्त आहे. काय चालू आहे तुझं? काही नाही. काम चाललं आता. काही नाही मॅम. इथं मी एकटीच असते. कुणीच नसतं. लै बोर होतं. हो का. काय म्हटलीस? तुमची आठवण खूप दिवस झाले. तुम्ही सेंटरला नाही आल्यात ना. हा हा हा. मला पण आठवण येते तुझी.आपण खूप मजा तिथे करायचो ना. जास्तचं बोलणं असायचं आपलं. हा?

हो ना. टिफिन शेअर करायचो. म्हणून तर तुमची आठवण येति.

हो हो. सगळ्या गोष्टी आपण आपल्या शेअर करायचो. त्यामुळे मला पण इकडे तुझी म्हणजे खूप आठवण येति. मग आता काय करतीस? आता ते मॅम नि लिस्ट सेंड केली होती. झालं ते जणांचं राहिलंय कॉल करायचं. फीडबॅक द्यायचं. ते थोड्या वेळानी करेल.

कॉलेजना मॅम सकाळी जाते पण लेक्चरच होत नाही मॅम माहितीये का. मी जाते तेव्हा लेक्चर होत नाही. ज्या दिवशी मी जात नाही त्या दिवशी लेक्चर होतं. पण ज्या दिवशी मी जाते त्या दिवशी लेक्चरच होत नाही. जाऊन माझा फुकटचा टाईमपास होतो. हा ना.

हो हो. जाऊदे आपलं पण असं म्हणजे सेल्फ स्टडी करायचं. कॉलेजच्या डिपेंडवर राहिलीस ना तर काहीच होणार नाही तुझं. पुन्हा एक्झामला पण खूप हे होणार प्रॉब्लेम्स. सगळ्याच गोष्टी हे होणार. आणि मॅम ला लगेच जानेवारीमध्ये, माहितीये का एकच मन्थ आहे फक्त. जानेवारीच्या फर्स्ट वीक पासून एक्झाम आहे आमची. हा हा. तेच ना मग. तो पण प्रॉब्लेम होणार. तुझं तुलाच स्टडी करावी लागेल. अकाउंट जर सब्जेक्ट घेतला तरी तेच होणार आहे. हम्म. तेच करावं लागेल. आणि कॉलेजमध्ये काय सर आता नोट्स पण लिहून देणार नाहीत. ते बोलले तुम्ही तुमचं बघा. मी फक शिकवायचं काम करतो.

आता ते कसं अकाउंटमध्ये तुला ऑडिट असणार आहे. आ?

दिड महिन्यासाठी कुठं लावू म्हणलं आता क्लास. पण ते ऑडिटचं वगैरे पण आहे ना त्याच्यामध्ये आता तुम्हाला ऍड झालेला सेक्शन. ऑडिटचं मी टेक्स्टबुकमध्ये बघितली. सगळी थेरी आहे ऑडिटला. थेरीच आहे का. बरं बरं. हा मग ह्या सेमिस्टरला ऑडिट असेल. पुढच्या सेमिस्टरला टॅक्सेशनचं असेल. तर त्याच्या आधी

हा तर त्याच्यामध्ये मग ते प्रॉब्लेम्स वगैरे अशा काही गोष्टी असतात. त्याच्यासाठी मग क्लासेस लावावेच लागणार. कॉलेज मध्ये नाही घेत ते व्यवस्थित. किंवा काय कुठल्या गोष्टी समजल्या नाहीत.

ते फक्त लेक्चर घेतात. तेव्हा ते तुम्ही म्हणजे त्यावेळेस तुम्हाला काही डाउट आला तरच विचारू शकता ना. अशा गोष्टी आहेत. म्हणजे क्लासेस लावलं तर तुझं म्हणजे मार्क चांगले पडतील. आणि आता कसं

टि वायला आहे ना. हा तर त्यामुळे आता थोडं चांगलं हे करायला पाहिजे. ग्रेड वगैरे चांगलं पडले तर पुढं पण चांगलं होतं. ए ग्रेड वगैरे चांगले पडले तर.

मग आता एस वायला किती पडले तुला?

चांगले ग्रेड पडले कि. कोणती ग्रेड दिली? ग्रेड मला ए च आहे मॅम. ए आणि ए प्लस. हा चांगलं आहे मग. माझं काय झालेलं म्हणजे बारावी पर्यंत होती ना ट्वेल्थ पर्यंत तर मला म्हणजे असं मार्क जे असायचं ना आपल्याला पर्सेंटेज वगैरे. तेव्हा ग्रेड नव्हते आम्हाला.

कि एफ वाय पासून तर मी सर्व्हिस, जॉब करायचे तेव्हा. कॉलेज बी जॉब करायचे. मी पण एक्स्टर्नल नव्हतं कॉलेज घेतलं. कॉलेज म्हणजे ऍडमिशन तर घेतलं रेग्युलर.

पण मी कॉलेज मला अटेंड करता यायचं नाही. कारण कि मला जॉब वर पण जायला लागायचं. जॉबचा पण टायमिंग दहाचा असायचा सकाळी. त्यामुळं लेक्चर वगैरे मला अटेंड करायला भेटायचं नाही. मग त्यावेळी मी काय केलेलं,

म्हणजे जे अकाऊंटचं आपलं असतं. अकाऊंटचं मी एक्स्ट्रा क्लासेस लावले. हा हा. त्याच्यामुळं तुम्हाला काय एवढा प्रॉब्लेम नाही ना आला. हा. मग तो मला काही प्रॉब्लेम एवढा यायचा नाही. बाकी दुसरे जे काही सब्जेक्ट असतात. ते थेरीचे असतात ना आपले. ते थेरीचे म्हणजे कसं थोडंसं कन्टेन्ट आपण ती माहिती वाचली वगैरे तर ते आपल्या लगेच लक्षात राहतं.

मग त्यामुळे अकाउंटचा खूप व्यक्तींना प्रॉब्लेम असतो.

सिक्स्टी फाईव्ह वगैरे असे मार्क चांगले पडायचे. आणि असं म्हणजे हा फर्स्ट क्लासमध्येच असायचे. म्हणजे काय त्याला म्हणतात ते जॉब करून सगळं करून तेव्हा मला स्टडीलापण एवढा वेळ नसायचा. तेव्हा मी

माझी एक्झाम असायची मी तेव्हा स्टडी करायची. मी पण त्यावेळेस स्टडी करते एक्झामच्या वेळेस. हो. नाही ना. मध्ये स्टडीला वेळ पण मिळत नाही आपल्याला.

हो. त्यामुळे मी म्हणलं कसं तू पण आता जॉब करतेस ना. मग जॉब करते ते अकाऊंटचं जरा थोडं डिप असतं. थोडंसं म्हणजे अवघडच सब्जेक्ट असतो तो. तो आपल्याला समजण्यासाठी म्हणून म्हणते क्लासेस लावलं तर ते आपल्याला थोडं इजी जातं.

ते कोरोनामुळं कॉलेज लेट चालू झालं. त्याच्यामुळं हा प्रॉब्लेम आला.

हा ते तुमच्यामुळं ते कोरोनाचं हे होतं. त्यामुळे ते कॉलेजचं जे शेड्युल्ड असतं आपलं ते पण पूर्ण चेंज झालंय ना आता. आता तुमचं कधीपर्यंत कॉलेज बंद होतं आता आणि कधी स्टार्ट झालंय?

आता त्यांनी घ्यायच्या असतील तर मध्ये तर आम्हाला सुट्ट्याच होत्या. आणि लगेच झालं दोन-तीन दिवस सुद्धा कॉलेजला गेलं कि चौथ्या दिवशी म्हणलं एक्झाम फॉर्म भरा. लगेच एक्झाम फॉर्म भरावा लागला आम्हाला. हा आणि एक्झाम फॉर्म भरले आता कि मग पुढच्या नेक्स्ट मन्थमध्ये तर तुमची एक्झाम असेल.

एक्झाम असेल. नेक्स्ट मन्थच्या लास्ट वीक किंवा फर्स्ट वीक मध्ये असेल ज्यानच्या. हा तर त्यामुळे ते तुम्हाला पण वेळ मिळत नाही ना म्हणजे स्टडीला वगैरे पण. ते कसं कोरोनामुळे सगळ्यांचीच म्हणजे गोष्टी पूर्ण असं खूप प्रॉब्लेम झाले. म्हणजे कॉलेजचं म्हणा, स्कुलचं. आणि फर्स्ट ईयर पूर्ण ऑनलाईन गेल्यामुळे बेसपण आता पक्का नाही झाला. नाही का. हा तेच म्हणजे हा. फर्स्ट ईयर, ट्वेल्थ मध्ये तू म्हणजे कॉलेज केलं का म्हणजे हे ऑनलाइनच होते कॉलेज?

ऑनलाइन होतं फर्स्ट ईयरला. मग ऑनलाईन एवढं काही कळत नव्हतं. आणि ऑनलाईन एवढं हा. ऑनलाईन होतं ना तुमचं एक-दोन वर्ष. त्यामुळं ते तुमचं जो बेस असतो आपला तोच एकदम हे झाला म्हणजे कमकुवत. हे असं तर पुढे पण प्रॉब्लेमच होतो ना आता. त्याच्यामुळं तर. आणि त्याच्यामुळं तर काही समजतच नाही. लेक्चर लावून तर आम्ही झोपूनच जायचो.लेक्चर काय बघणं होतंय.

आणि काय काय वेळेला मग नेटचा इश्यू असतो. सगळ्या बाकीच्या अशा सगळ्या त्या पण गोष्टी येतात. त्यामुळं ऑनलाइनचं काय एवढं समजत पण नाही.

हम्म हम्म. मग आता कसं स्टडी करणार तू? आता मग आता मी पुस्तकं तर घेतलेत. आता मंडे पासून तर करते रेग्युलर स्टार्ट नाही का. एक-एक चॅप्टर पण संपवायचा प्रयत्न करते प्रत्येक सब्जेक्टचा. टाईमटेबल बनवते. बघू काय होते काय नाही.

हो तेच. पुढं नेमकी अजून टि वायला कुठं नेमकी कुठली साईड घ्यायची. काय करायचं ह्याचा पण विचार करायचाय. हा तेच. हा हा त्याच पण आता. कसं टि वायचं तेच आता म्हणजे अगोदर कम्प्लिट कर व्यवस्थित कर. त्याच्यानंतर पुढचा डिसिजन घे. तुला काय एमबीए करायचंय.एम कॉम करायचंय. किंवा अजून दुसरं काही गोष्टी करायच्यात. तसं करू शकते. एम कॉम दोन वर्षाचाच असतो.

हम्म. दोन वर्षाचा असतो. पण त्याच्यामध्ये स्पेशल सब्जेक्ट असतो ना तुझा . अकाउंट ठेवायचं तुला तर अकाउंट ठेऊ शकतेस. माझं काय झालं, मला पुढे एम.कॉम करायचं होतं. पण मी इथं म्हणजे माझं

तुम्ही का नाही केलं? तुमचं फक्त ग्रॅज्युएट कम्प्लिट झालंय का? हा माझं बी. कॉम झालंय. मी का शिकले नाही, मी तेच सांगतेय कि जे मला अकाउंट जो स्पेशल सब्जेक्ट ठेवायचा होता तोच त्या म्हणजे कॉलेजमध्ये नव्हता. आणि दुसरीकडे कॉलेज मला करायचं म्हणलं तर ते शक्य नव्हतं. तर पुण्याला वगैरे तेव्हा मला शक्य झालं नाही.

त्यामुळे तर मग मी तिथे जो सब्जेक्ट होता तो कॉस्टिंगचा सब्जेक्ट होता. आणि माझा जो होता तो वेगळा होता. तर त्यामुळं मला त्या कॉलेजला पण ऍडमिशन घेता आलं नाही. त्यामुळं ते

आता ट्राय करू शकता मॅम एकदा तरी ट्राय करा. जमलं तर. आता बघू आता. चाललंय कि एम.कॉम किंवा एमबीएचं आता पुढचं करायचंय प्लॅनिंग. पण बघू आता कसं होईल. आता हे सगळं ह्याच्यातून नाही ना एवढा टायमिंग भेटत मला. स्टडी ठरायला पण वेळ, जॉब करणार आपण. आपलं घरचं आहे. घरचं बघून मग त्या स्टडीलापण आपल्याला वेळ पाहिजे ना.ह्या पण गोष्टी आहे त्याच्यामध्ये.

तो प्रॉब्लेम झालाय. बघू आता मग कसं होतंय. आहे माझं म्हणजे मला एकतरी पुढची मास्टर डिग्री करायचीच आहे कम्प्लिट म्हणजे एम.कॉम किंवा एमबीए. म्हणजे ह्यातलं कोणतं तरी मला काहीतरी करायचंय. बघू आता.

करून ठेवायचं. कधी ना कधी उपयोगी पडतं. मग हो हो. बघू आता. मग बाकी मग. ते ट्रिपचे फोटो बघितले का मॅम तुम्ही?

भरपूर फोटो होते पाचशे का आठशे काहीतरी. हा. नाही ना मला त्यातले बघायलाच नाही भेटले फोटो. कारण काय ते याने याच्यात पाठवले ना ते जेपीईजी इमेज मध्ये. मग कुठं ओपन करा फोटो. प्रत्येक फोटो बघायचा होता. ते काय, काय बघितले मी त्यातले.

ते पूर्ण नाही फोटो बघितले. तू बघितले का? हा मी सगळे बघितले. मी सेंड केले कि तुम्हाला तुमचे फोटो. हा का. हा हा. बघते बघते. मस्त वाटलं पण ते ट्रिप एक भारी वाटलेलं. खूप मजा आली. रोजच्यापेक्षा ते वेगळं भारी वाटलेलं ना. हा . खूप भारी. तिथं खूप फोटो हो ट्रेकिंग भारी होती. भारी पण ट्रेकिंग ट्रेकिंगला पण म्हणजे एवढा काही त्रास वगैरे झालेला नाही. दुसऱ्या दिवशी उठले ना म्हणजे पाय वगैरे दुखत होते आपले. ते दुसऱ्या दिवशीच झालं. त्या दिवशी काहीच वाटलं नाही असं नाही का.

हा फक्त एक-दोन दिवस जरा दुखले पाय. पण नंतर एवढं काही नाही वाटलं पण खूप भारी वाटलं हा

हम्म. भारी झालं.

परत मला तो ओंकार बोलत होता कि आपण परत काढूयात ट्रिप वगैरे. नाही का पुढच्या मन्थला आपण जाऊ कुठंतरी. म्हणलं आता शांत बस. एक झालं आता काहीच नका बोलू. हा त्याचं चालू आहे अजून . मला पण म्हणला तो.

कुठे जायचं तुझं असं मत आहे, म्हणजे आता ट्रिप काढली तर ट्रेकिंग साठी म्हणजे असं

महाबळेशवर. महाबळेश्ववरलाच जाऊ मॅम आपण.

पण जे महाबळेशवरच्या शेजारी पाचगणी आहे. त्या काही गोष्टी त्या पाचगणीमधले काही पॉईंट्स आहेत. स्टेट्स पॉईंट परत स्टेबललाईन, सिडनी पॉईंट, पारसी पॉईंट हे पाचगणीमधले पॉईंट आहे.

तर ते एका दिवसात आपलं होऊ शकणार नाही ना बघून दोन्ही ठिकाणी. म्हणजे पूर्ण ते. वन डे ट्रिप नाही ना होऊ शकत.

वन डे होतंय का. वन डे झालं ठीक आहे. नाही झालं तर मग बघू राहण्याचं.

असू दे कि. आता आपलं, आता आमचं घरच महाबळेश्ववरला. आपली काय राहायची वगैरे पण सोय होईल. एवढं काय त्याच्यात. फक्त ट्रॅव्हलिंगच हा होईल. फक्त जेवण वगैरे पण सगळं होईल आमच्या घरी.

बरं. काढू आपण मॅम एक. काढू काढू. काढू नेक्स्ट मन्थ मध्ये. आता नवीन बॅच सुरु होते. ते पण येतील. परत आपल्या जुन्या बॅचचे. हा. आज ते वैभव ते हा नवीन बॅच आता चालू होईल.

अगं त्या दिवशी मी गेलेली गावाला. सॅटर्डेला चार दिवस झालं मागच्या पण जाताना गेले बस पण भेटली मला दहा वाजता स्वारगेटला. पोचायला पण मला खूप वेळ झाला म्हणजे

साडे दहा वाजले मला घरी जायला. आणि ती पण बस भेटलेली मला वाईपर्यंत. वाईपर्यंत आठ वाजता पोचले वाईमध्ये. आणि तिथून पुढे मला बसच नव्हती.

आणि तिथे विचारलं त्या डेपोमध्ये जाऊन तर ते म्हणले कि आता येईल किंवा नाही बस. तर म्हणले पुण्यातूनच एक बस येईल. पण ती साडे दहा पर्यंत येईल. म्हणलं आता काय करायचं साडे दहापर्यंत. मला म्हणजे मध्ये जाऊन मी हे झाले ना.

हो.

हा येतोय मॅम आवाज बोला. हा हा. पाचगणीच्या तिथपर्यंत एक टॅक्सी भेटली आम्हाला. तर टॅक्सी गेलेली पाचगणीपर्यंत. म्हणलं तिथपर्यंत तरी जावं ना. मग तिथून म्हणलं वाटलंच टॅक्सी भेटी ना. टॅक्सी जातात ना आमच्याकडं पुढे जायला.

इथे कसं ऍटो असतं तसं आमच्याकडे तिकडे जायला टॅक्सीच असतात. तर म्हणलं टॅक्सी करून जायला पाहिजे. तर म्हणलं गेले पाचगणीमध्ये पोचले. त्याच्यानंतर ना

पाच मिनटं टॅक्सी पण भेटेना. वेळ झालेला ना खूप. साडे नऊ वाजले मला पाचगणीमध्ये जायला. आ? बाबो एवढा वेळ.

नाही पाच-साडे पाच वाजलेले इथंच मला. ह्या सेंटरला इथं होते ना. इथेच मला साडे पाच वाजले. आणि पुढे जायला पण बस नव्हती ना लवकर.

काय काय वेळेला भेटती लगेच बस.आणि ती पण काय काय वेळेला डायरेक्ट महाबळेश्ववरची बस भेटली तर ते चांगले होतं ना म्हणजे काही प्रॉब्लेम होतं नाही. पण अशी मध्ये बस भेटली. मग पुढं बस भेटेल का नाही हे पण हे होतं ना.

मग ट्रॅव्हलिंगमध्येच ते गेलं आणि दुसऱ्या दिवशी परत मला दहा वाजता त्या तिथून निघावं लागलं. घरातलं हे हा ओरडायला लागली आणि त्या दिवशी असली थंडी होती ना तिकडे म्हणजे बर्फच पडल्यासारखा झालेलं.

आता ती थंडीची इकडं राहते त्यामुळे ती सवय गेलेली ना तिकडची म्हणजे तिकडच्या राहण्याची आणि हिकडच्या.

नाही झाला. धावपळ झाली खूप माझी. तेच पूर्ण ट्रॅव्हलिंग मधेच दोन दिवस गेले.परत आलो. परत

दोन-तीन तास परत त्या ट्रॅव्हलिंगमध्ये. मग चार वाजता आलेलो आम्ही दुसऱ्या दिवशी. आणि त्या दिवशी थंडी खूप